आणि या मंदिराच्या वरती लाईट पण लावले आहे आणि इथे खूप सारे लोक पण दिसत आहे.

आणि हा एक ठेला आहे भाजीपाल्याचा.

हा एक रेल्वे स्टेशन आहे इथे एक दोन तीन पटऱ्या पण आहेत रेल्वेच्या आणि इथे एक बसायसाठी चेअर पण आहेत आणि इथे शेड बनवलेला आहे तीनइचा मागे टावर आहे आणि वरतून अशे वायर पण आहेत.

लक्ष्मी प्रोविसन अँड जनरल स्टोअर आहे हा.